हा काय महती हवी होती तुला. बँकिंग चा विषय असा आहे समजा जर मला जर बँकिंग मध्ये कुठे पैसे गुंतवायचे असेल तर मग कसे गुंतवायचे. या विषयवार तू काही सांगू शकते काय. हो सांगू शकते हे बघ तू दोन टाईप मध्ये पैसे गुंतवू शकते एक सेविंग्स अकाउंट मध्ये आणि एक एफ डी मध्ये आणि तू जर एफ डी मध्ये करशील तर त्याचे बेनेफिट्स तुलाच मिळणार कि ते एफ डी मध्ये इंटरेस्ट मिळतो. इअरली आणि स्विंग मध्ये असा आहे कि उर्जेन्ट मध्ये अशी गरज पडली तर तू तुझे पैसे काढू शकते तू दोन साईड नि इन्व्हेस्ट करू शकते तुझे पैसे आणि सेफ पण राहते.

समझ किती ट्रांझॅक्शन करू शकतो एका दिवसाला असा वगैरे काही. आ आ आपल्या अकाउंट बघून असते जसा आपला अकाउंट असेल बिसनेस अकाउंट असेल तर जास्तीत जास्त करंट अकाउंट चा रेफेर करतात पण स्विंग अकाउंट ला वीस हजार पंचवीस हजार अशी लिमिट असते.

आणि समझ बँकिंगचा विषयी जर झाला तर मग हे पे टी एम वैगेरे असते ना हे काय आहे ते पे टी एम आहे गूगल पे आहे असा काही तरी आहे ना. हे जे आहेत ना हे अँप आहे हे आपण आपल्या बँकेचे अकाउंट आहे ना ते त्याच्याशी लिंक करतो आणि आपली बँकेची पूर्ण जी डिटेल आहे ना ते आपल्यला मोबाइलला वरचा पाहायला मिळतात ते अँप अशे बनवल्या गेले आहे कि आपल्या बँकेची डिटेल सर्व आपल्यला ला आपल्या मोबाइल वर मिळून जाते बँके मध्ये जायची गरज नाही पडत इव्हन तू पैसे ना पैसे बँकेमधून ना काढता तू मोबाइलला मधून कोणाला ही पाठवू शकते.

तू बसल्या बसल्या ट्रांझॅक्शन करू शकते. म्हणजे समझ यातून वेळ हि वाचतो .

आणि हे सफे आहे काय ? ते सर्वच आहे आपल्यला बघ कॅश कॅरी करावी लागत नाही पैसे हरवायची भीती नाही आहे. ठीक आहे त्यानंतर अजून ये टी एम शोधात बस त्यानंतर काही काढत बस आजकाल क्यु आर कोडे तुला कुठे पण भेटून जातील. तू काय आपल्या मोबाइल वरून पे टी एम केलं आणि तू फ्री झाली.

तुला कॅश कॅरी करावं लागतच नाही खूप इसि आहे . आता मला जर कोणाची मजुरी वगैरे कोणाचे कोणाला पैसे द्यायचे असेल हा तर मला डायरेक्ट मोबाईल मधूनच पैसे द्यावे लागेल. डिपेंड करते की सोमवारचा पर्सन कडे पण गुगल पे फोन पे असेल. तर तू सरळ ट्रान्सफर करू शकते घे बाबा तू तुझे पैसे तुझा नंबर वर मी ट्रान्सफर करते. जर नाही आहे समोरच्या जर नाहीये समोरच्या पर्सन कडे पैसे तर तुला कॅश कॅरी करावं लागणार. अच्छा म्हणजे समजा हे हे जे ॲप्स आहे. हे जे बँकिंगच्या ॲप्स आहेत ॲप्स आहेत ते सरकारी ॲप्स आहेत.

तर आपल्याला समजा ते समजा ते चांगले आहे आपल्यासाठी.

आणखी बँकिंग संबंधी काही माहिती वगैरे. पैसे अजून तुला जर अजून लॉंग टाईम साठी फिक्स करायचे असेल तर लॉन्ग टाइम साठी जर पैसे टाकायचे असेल किंवा मग बिझनेस खोलायचं असेल. अकाउंट वर तर बिझनेस अकाउंट वर पण बिझनेस अकाउंट ओपन करून देतात बँक वाले. हे एक मेन बेनिफिट्स आहेत अच्छा आणि ते बँकिंग मध्ये कृषीवर कर्ज वगैरे मिळते असं काहीतरी मिळू शकते ना तुमचा ना आधीच जे आहे ना बॅकअप चेक करतात तुमच्यावर काही लोन आहे का काय आहे काय ते चेक वगैरे करून बँकेमध्ये लोन अप्रू करतात. अच्छा म्हणजे बँकेमार्फत आपल्याला म्हणजे गाडीसाठी लोन यासाठी लोन शेतीसाठी लोन सगळच काही घेता येते. मिळू शकते जर जर तुमचा रेकॉर्ड सगळा क्लियर असेल ना आधीचा तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम जाणार नाही. हे डॉक्युमेंटेशन वगैरे झालं की.

अच्छा अजून समजा आपल्याला बँकिंग मार्फत काही वेगळं काही करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काही लोन वगैरे घ्यायचं असेल. वेगळी म्हणजे तुला बिझनेसच स्टार्टअप करायचा आहे. बिझनेस स्टार्टअप साठी पण लोन देतात ना बँके वाले. अच्छा मग व्याज वगैरे काय टक्के असत. ते रूल्स अँड रेग्युलेशन व डिपेंड असतात बाई ते कसा आहे न बँकेमध्ये आता ते बँकेमधून इन्फॉर्मेशन काढावे लागते की नाही बिझनेस लोन साठी तुम्हाला. कोणती बँक प्रत्येक बँकेची वेगवेगळे रुल्स आहेत.

हा मला हेच म्हणायचं आहे कि रूल्स वेगवेगळे असतात तर ते तुम्हला बँकेमध्ये जाऊन इन्फॉर्मेशन काढावे लागते लोन डिपार्टमेंट मधून. अच्छा तर आता जवळपास वाटते की बँक ऑफ इंडिया मध्ये स्कीम सुरू आहे. लोन द्यायची. एकंदरीत पाहिलं तर बँकिंग हा विषय सध्या चांगला आहे